हो laptop मध्येच बघते

आणखीन काय चाललंय बाकी काही नाही बसले होते आज तुझ्या मम्मीचा फोन नाही आला का? नाही आज मी केलाच नाही आज दुपारी केला होता तेव्हाच बोलली हो का माझ्या पण मम्मीचा आला नाही नाहीतर माझ्या मम्मी माझी खूप मजा घेतली असती

आता तुला माहीतच आहे माझी मम्मी कशी आहे

नाही नाही मी काल बिमार पडले त्याच्यात पण माझी चूक हो तर आहे तसं प्रत्येकाच्या घरी एक ना एक राहतेच तसं हो ना माझी मम्मी पण master piece आहे

तेच एक ना एक पप्पा चांगले राहिले तर मम्मी काहीतरी मम्मी राहिली तर पप्पा काहीतरी हो हो ना आता तुझी मम्मी कशी बिलकुल मायाळू एकदम चांगली आणि तू कशी त्याच्या उलटी शातिर दिमाग

मी आता कशी भोळी लोक मला कसे वेड्यात काढून जातात कधी कधी हम्म तुमच्यासारखे भोळी लोक नाही म्हणते तुमच्यासारखे लोक आलेल्या भोले नसतं

हो का बापरे भोले like a

मी लोमडी का?

हो तुला काय म्हणायचं मला काहीपण आता आम्ही कसं गरीब माणूस आमच आम्हाला काय काही पण चालतं हम्म अह याच्यात काय गरीब हाय लोमडी मध्ये गरीब उधळला म्हणून तर काही लोमडी गरीब असते ना कसं तिला आता खायला-प्यायला नसतं मी कशी आता बिचारे दोन time चे जेवण नशीब होतं मला आता त्याच्यातच मला मी खूष राहते दोन time नाहीतर किती time जेवत असतील लोक लोकं तीन-तीन चार-चार वेळेस जेवत असतात. हम्म आणि आमच्याकडे तर दोनच time जेवतील तुझी ते friends नाही आले प्रियदर्शनी आणि शुभांगी

हो का मला त्यांना एकदा असं भेटून माझं असं दिल तृप्त तृप्त होऊन जातोय why but काय आता ते आहे ना हो त्यांचे तोंडातून निघालेल त्यांचे मोक्ष शब्द असं कानाला तृप्त करत

ते आपल्या घरी आहे हो ना आपण जाऊ tracking ला जाऊ आपण तुमचे पेपर संपल्यावर नाही पहिले clubbing जाऊ

चार-पाच महिन्यांपासून गेलेलं आपण शेवट कधी गेलो होतो? आठवत नाहीये खूप खूप आधी गेलो होतो. हो ते agent काम आपल्या लोकांना सगळं काढून दिल होत last option होतं ते आपल्यासाठी

हा ना टेबल तर book नाही करू शकत आहे हम्म आता ह्यांच्यातच कसतरी निभवाव लागतंय होते तर आहे आता कधीही मला

होतील काय माहिती

लवकर भेटाव सगळ

हा आह

बाकी निवांत बसले इकडच तिकडच तुम्ही तु सांग इकडच तिकडच तुला update असेल ना हा काही नाही क्रिश सांगत होता की हे एक त्याचा कलिक त्याचा कलिक आहे तू तो त्याच्या कलिकचा friend तो पिंपरी चिंचवडला राहतो तर त्याचा नवीन नवीन लग्न झालं लग्नाला एक महिना झाला होता मग एक महिन्यानंतर तो सासुरवाडी जाते बघा मुलीच्या घरी तिकडे ते जात होते तर मुलगी मुलगी म्हणाली कि अह तर णा ईकडे जवळच आमच शेत आहे आपण बघून येऊ आणि त्यांनी ते दोघं एकटेच शेतात गेले शेतात गेले मग ते मुलगी म्हटली की मला washroom जायचंय मी इथे जाते तुम्ही तिकडे बघा तर ती मुलगी तो माणूस तिकडे बघत होता तेवढ्यातच त्या मुलीनी ते मागून येऊन तिचा गळा कापला आणि गळा कापला तरी तो असा instant मेला नाही मग तिने कुऱ्हाडीने त्याच्या हाताला आणि पायाला मारलं म्हणजे त्या मुलीने त्या मुलाला मारलं त्या

तर तीन चार लोक आले होते यांना मारून गेले असं तसं पण असं काहीच नाही झालं होतं मग त्या मुलाला तिथं hospital मध्ये नेता नेताच तो मरून गेला बापरे कशा मुली असतात पोलीस वाल्यांना तिच्यावर शक आला तर मग तिच investigation वगैरे केलं मग त्या मुलींनी सांगितलं कि हो मीच गळा कापला. आणि हे का बरं दुसऱ्या मुलासोबत सुरू होतं आणि तिला त्या मुलासोबत राहायचं होतं म्हणून त्या बिचाऱ्या मुलाचा दुसऱ्या मुलाचा जीव घेऊन टाकला. बापरे बिचारा मुलगा बघा आता विश्वास कोणावर करा मुली पण अशा असतात हो ना मग मुलंच नाही मुली पण अशाच आहे आता

आता त्या बिचाऱ्याची काय गलती तो एकदम साधा मुलगा होता म्हणे एकदम बिलकुलकाही नाही काही शोक नही काही नाही चांगला आहे ना म्हणू शकले असते ना त्याला अरे माझ असं असं आहे मला नाही राहायचं आहे त्यांनी पण support केला असतं पण त्याचा जीव घेऊन काय फायदा ना आता तो एकटा एकटा मुलगा होता म्हणजे बापरे त्याच्या आई वडिलावर किती वाईट परिस्थिती आली असेल आता हो ना एक महिना पण नाही झाला होता लग्नाला पुन्हा असं झालं मुलीच खूप खूप घाणेरड्या असता हा त्यानला वाटतच नाही तेच आम्हीच हे आहे फक्त मग तेवढं मग लग्नचं नाही करायचं ना मग असच होत तर त्या मुलाचं

बिचारा का बिचारा हाना त्याला rest in peace भेटावं बिचार्याला अवघड आहेत खूप जास्त अश्या मुली असत्यात आता काय बोलते हा ना मुली वर भरोसा ठेवता येत नाही आता तर मूल बरे पडले अश्या मुलीपेक्षा तर

byegood night नमस्कार. आज मी आपल्याबरोबर एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती बोलणार आहे. या विषयाची बरीच व्याप्ती आहे. तरीही दहा मिनिटात जेवढे सांगणे शक्य आहे तेवढे सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तर मित्रहो, आजचा विषय आहे कुपोषण. मालन्यूट्रिशन. कुपोषण म्हणजे नक्की काय? त्याची लक्षणे कोणती? कारणे काय असतात? याविषयीची माहिती जाणून घेऊया आपण आजच्या या विषयामध्ये. आणि आपण हेही पाहूया की कुपोषणामुळे काय काय प्रॉब्लेम होतात आणि काय काय एखाद्या व्यक्तीला किती त्रास होऊ शकतो हे सगळं आपण ह्या कुपोषणाच्या ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. त्यावरचे उपाय काय आहेत तेही आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. आता कुपोषण हि एक गंभीर समस्या आहे. एखाद्या व्यक्तीला अह त्याने घेत असलेल्या आहारातून पोषक तत्वे योग्य प्रमाणात मिळाली नाहीत तर त्या व्यक्तीचे कुपोषण झाले असे समजले जाते.

जेव्हा एखाद्या व्यक्तीची उंची, वजन योग्य प्रमाणात वाढत नसेल तर अशी व्यक्ती अल्पपोषित किंवा अल्पपोषण या प्रकाराने त्रस्त आहे असे समजावे. तसेच कुपोषण म्हणजे केवळ पोषक आहाराची कमतरता एवढेच नव्हे तर अति प्रमाणात अन्न सेवन केल्याने देखील अतिपोषण या प्रकाराचे कुपोषण होऊ शकते. अह या, अह ने ग्रस्त असलेली व्यक्ती स्थूल असते. उंचीपेक्षा वजन जास्त असते. लट्ठपणामुळे हृदयविकार, उच्चरक्तदाब, दाब म्हणजेच हाय BP त्याच्यानंतर पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस सारखे आजार निर्माण होत असतात. त्यामुळे कुपोषणाचे दोन्ही प्रकार सारखेच घातक आहेत हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. कुपोषण ग्रस्त व्यक्तींचे प्रमाण जगामध्ये भरपूर असल्याचे आपल्याला आढळते.

कुपोषणाच्या ह्याने ग्रस्त असलेली आपल्याला पाहायला मिळतात. आज आपण कुपोषणाच्या अल्पपोषण ह्या प्रकाराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. आता ह्या कुपोषणाबाब बाबतची लक्षणं काय आहेत, तर शरीरातल्या मासपेशी आणि स्नायू ह्याच्यामुळे कमकुवत होतात. मासपेशी म्हणजे काय तर आपल्या शरीरावरती जे, फ्लेश असतं मांस जे अह अं कव्हर जे असतं आपल्या सगळ्या सगळ्या हाडांवरती वगैरे त्याला मासपेशी असं म्हणतात आणि त्या मजबूत असतील, तर ते स्नायू आतले जे असतात ते सुद्धा चांगल्या रीतीने राहू शकतात. ते कमकुवत असतील तर मग काय होतं, आपल्याला, अशक्तपणा वगैरे जाणवायला लागतो, आपण काम करू शकत नाही. ह्या ह्या व्याधीने ग्रस्त असलेल्या व्यक्तींचा दुसरा एक असतं अह प्रॉब्लेम म्हणजे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो म्हणजे ते श्वासोच्छ्वास चांगल्या रीतीने करू शकत नाहीत. त्यांना डिप्रेशन येतं, नैराश्य येतं. कुठलंच काम करण्यामध्ये त्यांना उत्साह वाटत नाही. ते काहीही काम चांगल्या रीतीने करू शकत नाहीत कारण त्यांची प्रकृती नीट नसते. त्याच्यानंतर हायपर अह हायपोथर्मिया. हायपोथर्मिया म्हणजेच काय तर शरीराचं तापमान त्यांचं कमी असतं, म्हणजे आपलं नॉर्मल जे तापमान असायला पाहिजे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव हे बॉडी टेम्परेचर आहे. तर त्याच्यापेक्षासुद्धा कमी त्यांचं टेम्परेचर असतं आणि तसंच हायपोथायरॉईडजम असा सुद्धा आजार त्या लोकांना असतो, अशा लोकांना सतत थंडी वाजते. म्हणजे त्यांना गारठा सहन होत नाही. एकदम थंडी वाजून ताप आल्यासारखं, कणकण आल्यासारखं वाटत राहतं. कारण काय तर त्यांच्या शरीरामध्ये इम्युनिटी खूपच कमी झालेली असते.

तसंच त्यांची प्रजननक्षमता जी असते ती कमी होते त्याच्यामुळेसुद्धा काय होतं त्यांच्या म्हणजे प्रजननक्षमतेवरती अह परिणाम होतो. अह म्हणजे त्याला आपण काय म्हणूया की वांझपाणा. हा स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये सारख्या प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकतं किंवा त्याला वंध्यत्व असेही म्हणतात. ही झाली सर्वसामान्य लक्षणं की सर्वसामान्य प्रमा, प्रमाणात जर कोणी कुपोषित असेल की जे औषधं देऊन बरं करता येऊ शकेल असे जे आहे कुपोषण ते वरील लक्षणांमध्ये आढळते, पण जर गंभीर प्रकारचे कुपोषण एखाद्या व्यक्तीला झालेलं असेल, तर मात्र ही समस्या फारच गंभिर असते अशा व्यक्तीची त्वचा जी असते ती पिवळसर रंगाची दिसते. शरीर तुम्ही केव्हाही हात लावा पूर्णपणे थंडगार असलेलं असं शरीर असतं, त्वचा त्यांची कोरडी दिसते. म्हणजे त्वचेवरती तजेलदारपणा आपल्या त्वचेवरती जसा तजेलदारपणा असतो तसा तजेलदारपणा त्यांच्या त्वचेवरती दिसत नाही, चेहऱ्यावरती तेज दिसत नाही, तसंच डोळे खोल गेलेले असतात. गालफडं बसलेली असतात, पोट खपाटीला गेलेलं असतं, अशा पकार प्रकारचं हे कुपोषणअसतं, हे अत्यंत गंभीर स्वरूपाचं असं कुपोषण असतं. अशा व्यक्तींचे केस अतिशय कोरडे म्हणजे ज्याला आपण राठ, असा प्रकार म्हणतो किनई केसांचा असा प्रकार झालेला असतो आणि ते विरळही झालेले असतात, म्हणजे ते गळतात ना केस, त्यांना पोषण नसल्यामुळे. ते गळल्यामुळे काय होतं की ते अह जे अन्न पोषण न मिळाल्यामुळे त्यांच्या डोक्यावरचे केस विरळ झालेले असतात. अशा लोकांच्या छातीत सतत धडधड होत असते. त्यांना कशाची तरी भीती वाटत असल्यासारखं त्यांना वाटत असतं आणि धडधड होत असते. दीर्घकाळ जर या पोष कुपोषणावरती काही, औषधं वगैरे मिळाली नाहीत किंवा त्यांचं व्यवस्थित पोषण झालं नाही, तर अशी व्यक्ती हृदयविकाराने ग्रस्त होऊ शकते, फुफ्फुसाचे आजार त्यांना निर्माण होऊ शकतात किंवा अचानक लिव्हर बंद पडून त्यांचा मृत्यू ओढवण्याची सुद्धा शक्यता असते. लहान मुलांमध्ये जर अशा प्रकारचं कुठलं कुपोषण असेल तर त्याच्यामुळे त्यांची ऊंची वाढत नाही, त्यांचं वजन वाढत नाही आणि त्यांच्या, शारीरिक आणि बौद्धिक वाढीत खुंटता म्हणजे त्यांची दोन्ही वाढ असलेली खुंटलेली आपल्याला पहायला मिळते. त्या अह अशी मुलं मग जर समजा दीर्घ काळापर्यंत जर असं काही झालं तर मग अशा मुलांमध्ये शारीरिक विकलांगता येते म्हणजे ते काही काम करू शकत नसल्यामुळे मग, हडकुळी झालेली असतात. त्यांच्यात काहीच राहिलेलं नसतं. आपण इथिओपियातले बरेचसे मुलांचे फोटो वगैरे पाहिलेले असतील, तर त्याच्यामुळे ती मुलं कशी कुपोषणामुळे ग्रस्त झालेले तिथलं तिथलं सोडा. इथे आपल्या इथे अह जे काही, अं काय म्हणायचं मेळघाटातली जी, आदिवासी लोकसंख्या आहे त्या आदिवासी मुलांमध्ये सुद्धा आपल्याला हे कुपोषण पहायला मिळतं आणि मग ही मुलं मानसिक दृष्ट्यासुद्धा अह विकलांग बनू शकतात, लहान वयात जर कुपोषण झालं तर ते, घातक ठरतं आणि त्यामध्ये बालकाचा मृत्यू ही ओढवू शकतो. या प्रकारची उदाहरणं मी आत्ता मघाशीच सांगितलं जसं आदिवासी भागामध्ये भारतात पहायला मिळतायत. आणि त्याच बरोबर ही उदाहरणं आपल्याला बाहेरच्या देशांमध्ये म्हणजे आफ्रिकन देशांमध्ये बऱ्याच प्रमाणावरती पहायला मिळतायत. अह आता मोठ्या वयात जर अं हा आजार झाला म्हणजे कुपोषण झाले असेल,

जगभरात भेडसवणारे अह लोकांना ही भेडसावणारी मोठी समस्या आहे ह्याच्यामुळे ह्याची काय कारणं असतील, तर त्याच्यामधे आर्थिक, वैद्यकीय आणि सामाजिक अशी विविध तऱ्हेची कारणं आपल्याला, पहायला अह मिळतात ह्या कुपोषणाच्या समस्येमध्ये. तर ह्याचं आपल्याला हे कसं काय अह ओळखायचं हे कशामुळे कुपोषण झालं ते, तर आत्यंतिक गरिबी, हे सर्वात महत्वाचं कारण ह्याच्यामागे आहे असं आपल्याला दिसतं. हयाच्यामध्ये विकसनशील जी राष्ट्र आहेत, छोटी छोटी राष्ट्र आहेत आणि अविकसित राष्ट्र आहेत, या देशांमध्ये बरीच लोकं मोठी लोकसंख्या असते. आणि दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते त्यांना पोषक आणि चांगलं अन्नधान्य उपलब्ध होत नाही हे त्यांच्या मालन्यूट्रीशनचं किंवा कुपोषणाचं प्रमुख कारण आहे. जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर तिची पचनशक्ती मंदावते आणि आहारातील पोषक द्रव्य शोषण्याचं शरीरात शोषली गेली पाहिजेत ती जात नाहीत आणि मग त्यामुळे सुद्धा ती व्यक्ती कुपोषित होते. जर एखादी व्यक्ती अति मद्यपान करत असेल, अह अशी जर व्यक्ती असेल तर तिच्याही पचनशक्तीवरती फरक पडतो आणि ती व्यक्तीसुद्धा कुपोषित होते. मानसिक आजार त्याच्यामुळे निर्माण होतात. काही जणांना ताणतणाव असतात, त्या ताणतणावामुळे डिप्रेशन मुळे सुद्धा मा माणसं कुपोषित, होतात. आता कुपोषण टाळण्यासाठी काय करावे, तर चांगला संतुलित आहार घ्यावा आणि कार्बोहायड्रेट ज्याच्यामध्ये आहेत असे बटाटे, पोळी, भात, कडधान्य अशासारखे पिष्टमय पदार्थ आणि जे, घालायचंय आणि प्रथिनयुक्त आहार असा आहार आपण आपल्या, अह जेवणामध्ये घेतला पाहिजे अह तर ते हे सगळं जे करत असतो आपण, त्यावेळेला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे जेवणाचे प्रकार सांगितलेलेत की ताट कसं वाढून घ्यावं, ताटाच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला परिपूर्ण अस वाढलेलं असायला पाहिजे आणि ते कशा पद्धतीने असतं, तर आपण बघतो की डाव्या बाजूला चटणी, कोशिंबीर, लिंबू, अह दही,

डा उजव्या बाजूला असतात. मग हे सगळं आपण घेतलं तर आपल्याकडे वरती किंवा आपण कुपोषण ह्या आजारापासनं मुक्त होऊ शकतो हे लक्षात घ्या. आपण पुढच्या भागामध्ये अह कुपोषणावरती काय उपाय करता येतील ह्याची माहिती जरूर घेऊया. धन्यवाद. hi ऋतुजा

काय करते ग अगं काही नाही आमच्या शेजारच्या का होईना खूप झाल्यात तर त्या बोलत होत्या.

अग त्यांचा मुलगा आहे ना तो खूप drink हे करायला खूप व्यसन लागलय त्याला खूप म्हणजे पैसे वगैरे खर्च करायला म्हणजे जाण्याअगोदर आहे ना म्हणजे खूप लोकांकडून खूप लोकांकडून पैसा लुबाडला.

अरे खरं आहे म्हणजे आता शास्त्रानुसार यानुसार सुद्धा सांगितलेला आहे की आपले जे कर्म असतील ना त्या कर्माचे फळ आपल्याला भेटत असते. त्यांनी म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा त्यांचा म्हणजे त्यांचा मुलगा लहान होता त्यांनी व्यवस्थित संस्कार केले नाही आणि तुला माहिती आहे का वाईट याचा पैसा नेहमी वाईटच जातो माहिते का कष्टाची त्यांना तिचा कष्टाचा पैसा टिकत असतो ज्यावेळेस आपण असं कुठे तरी म्हणजे चोर असल म्हणजे एखादा जुगार करून काही तरी करून जो पैसा मिळवलेला असताना तो कधीच टिकत नाही माहितीये का जो पैसा कष्टाने कमवलेल्या असतो त्याच पैशाची आपल्याला किंमत असते. आणि तोच पैसा टिकत असतो आणि जे वाईट कर्माने जो पैसा कमावलेला असतो ना तो शेवटी वाईट कामत जात असतो बघ हो बघ ना म्हणजे ते जेव्हा पैसा कमवत होते का त्यांचे घरचे तेव्हा ते म्हणजे अनेक गरीब गरीब लोकांचे पैसे म्हणजे त्यांच्या घरामध्ये येत होते. तेव्हा त्या बायका किती म्हणजे एकदम त्यांचं मन दुखत होतं त्या बायकांच्या पैसे देत होत्या. आता त्यांचं एकदम भारी चालू होतं म्हणजे त्यांच्या घरात खूप पैसा येत होता. गाड्या वगैरे

पण आता त्यांचा पैसा देखील अश्या मार्गाला चालाय जस त्यांनीच दुसऱ्याचं कमवलं तस त्यांचा पैसादेखील त्याच मार्गाला चालाय त्यांचा मुलगा देखील रोज drink करतोय पैसे नेतोय आईवडिलांना मारहाण देखील करतोय बायकोला सुद्धा करतोय.

आपण जर

आपण चांगले कर्म केले ना चांगला कर्मातून पैसे कमवत असेल तर त्या आपल्या मुलावर ती पण संस्कार छान होतात आणि हे आपले चांगले कर्म केल्याने आपल्या चांगले फळ भेटते.

आणि ते पदार्थ विकून म्हणजे ते खूप पैसा कमावतात खूप म्हणजे डबल टिबल पैसा कमावतात आणि जे घरात असणाऱ्या बायका असतील ते लेकरं असतील पोर बाळ असतील त्यांचं खूप तळतळाट लागतो. आणि अक्षरशा तुला सांगायचं म्हणजे त्यांच्याकडे इतका पैसा येतो तर मग इतका पैसा त्यांच्याकडे येत असल ना तर तुला सांगते त्यांच्या घरातले म्हणजे असं म्हणजे एक महिन्याला एक तरी सदस्य असा असतोय कि त्याला म्हणजे दवाखान्यामध्ये admit व्हावं लागत कुठंतरी मग काहींना काही दुखत नाहीतर मग कुठं दंग कुठं पोलीस येतात छापा ताकला जातो त्याच्यावरती किंवा नाहीतर मग काहींना काही loss होतो अह म्हणजे ते पैसे जातात म्हणजे जातातच जे पैसा टाकतच नाय जे लक्ष्मी असते ना ती चांगली असलं तरच टिकते आणि वाईट मार्गाने लक्ष्मी माणसाने कधीच कमवू नये. हो अगदी बरोबर बोलतेस तसंच असतंय आमच्या गावात देखील तसेच आहे म्हणजे कोणा कोणाची drink ची दुकान आहेत कोणी म्हणजे दारू विकत ना ते तर तेव्हा म्हणजे त्यांची husband किंवा कोणीतरी मुलगा दारू पिऊन येतो तेव्हा घरामध्ये सगळा धिंगाणा करतो. तर बायकांचं म्हणजे तू म्हणते नटे शाप देतात तश्या

ती खूप चांगला आहे तिचं चांगलं होउ दे ती जर मनापासून मागत असेल ना कुठ ना कुठ तिच्या पाठीमागे का होईना किंवा तिच्यासोबत का होईना देव तुझंही चांगलं करत असतो असतो आणि जर तू सटवाई चित्त असं म्हणतो ना चिंता ती येई घरा म्हणजे जे आपण लोकांसाठी वाईट चित्तात असतो म्हणजे आपल्याला वाटलं म्हणजे याच असं वाईट व्हावं तर मग ते कुठं ना कुठं आपल्यापर्यंतच येत असत जे काही आपण लोकांसाठी देऊ ते म्हणजे double आपल्याला return देत असलं म्हणजे ते तुम्ही प्रेम द्या, द्वेष द्या, राग द्या. तुम्ही जे देताल त्याच देव आपल्याला दोन टक्क्याने समजा double return म्हणजे देत असतो हा उन्ही जस तू पाहतेस न जस कि त्यांना म्हणतात काय सावकार म्हणतात वाटत त्यांना तसे किती व्याजाने पैसे देतात तसे म्हणजे ते गरीब time येतो त्यांच्यावर ती कि व्याजाने पैसे काढावे लागतात आणि ते व्याजाने पैसे काढतात तेव्हा तो सरकार व्याजाने काहीही घेतो शेत वगैरे किंवा गाडी वगैरे काही दागिने ते असले तर

आणि त्यांच्याकडून जर नाही पैसे देणे झाले तर तो त्यांना दे देखील नाही तो परत त्यांचा म्हणजे रडत असते त्रास देतात किंवा जवळ माझं घेतलं यांनी अस आता जे सावकार जो असतो ना तर त्याच काहीच टिकत नाही त्याचे मुलंबाळं ते परत विकायला लागतात. आपण पाहतोच ना म्हणजे ज्या घरात पैसा आहे म्हणजे त्या त्या घरात असं म्हणजे black मध्ये पैसा कमावलेला आहे त्या घरात कधी म्हणजे सुख नसतंच ना आणि त्या घरात main म्हणजे असं नसतंच कि सगळे आपल्या family सारखे सगळे सोबत असतात सगळे विचाराने राहतात. त्यानंतर एक जण ह्या घरात एक जण त्या घरात एकजण तिकडे इकडे कुनाच काय दुखत तर कुणी expire होत कोणी काहीही होत ना

तरच आपलं देव कुठ ना कुठं चांगलं करत असतो आणि समोरच्याच्या देखील चांगले करत असतो माणसाने कधी दुसऱ्याचे वाईट चितायला नाही पाहिजे म्हणजे आपण जे कर्म करू त्याचं तर फळ आपल्याला भेटत असत.

हो आणि तू पाहतेस ना की जे असे बरेचसे लोक असतात जे नेहमी लोकांचा वाईटच बोलत असतात म्हणजे त्यांनी घेतलं काही पेपर वगैरे द्यायचे तर ते म्हणतात हो तो कुठे पास होणार आहे असं म्हणजे अनेक जण असतात ना. त्यांचा मुलगा म्हणजे तेही करत नसतो दिसे लोकांची मुलं करतात माझा मुलगा तर फक्त घरातील बसून असतो तरीदेखील ते लोकांना बोलतात की अह ते कुठे पेपर देणार आहे.

हो बरोबर आहे आपण म्हणजे चांगल्या भावनेने राहिला तरच व्यवस्थित सगळं काही व्यवस्थित होऊ शकतो माणसाने चांगल्या भावनेने राहिला पाहिजे सगळ्यांसोबत चांगलं वागायला पाहिजे आता तू जर असं खरंच आपण जर एखाद्याची निस्वार्थ मदत करत असू एखादा समजा आंधळा व्यक्ती आहे तो road वर रस्ता cross करतो आणि आपण जर त्याला help केली किंवा मग एखादी कोणतीही महिला असेल तिला पण आपण help केली मदत केली. त्यावेळी जेव्हा निस्वार्थ कोणत्याही पद्धतीचे अपेक्षा न करता मदत करत असतो ना त्यावेळेस जो आनंद आहे ना तो खरच खूप मोठा असतो बघ. हो आणि खूप म्हणजे आजकाल लोक पण खूप म्हणजे काही लोक खूप चांगले असतात कि जे गरीब लोकांना मदत करतात त्यांना म्हणजे पैसा म्हणजे time ला पैसा लागला तर ते पैसा देखील देतात